हे बस स्टँड वरुन बाहेर जातो. इथ नाही का आपल्याला हिशोबाने नाई का तिकीट भेटणार.

हे आमचे गावातील मॉल ए.

तुम्हाला इथं नय का लय मोठी पब्लिक भेटणारी इथं संध्याकाळी--

आजोबांची तिथ कपाटी लय भारी होती वर्षो वर्षी नाही का लय छान शाळा ये तिथ --

इथं जाऊन आम्ही नाही का जीम मारतो.

बया हिशोबीन फूल भेटत इथ लय छान प्रमाणे ची दुकान ये--

इथ वेगवेगळ्या प्रमाणचे खेळ पण होते.

अ ते लय छान प्रमाणे मिस्त्री हे काम करत आहे.

हे आमचे औरंगाबाद मधील चर्च आहे इथं नय का तुम्ही--

फार्म हाऊस बांधलेला ये इथ पवायला पण विहिरी ये ते विहिरी मध्ये आम्ही दररोज जातो पवायला.

परत त्याच्या खाली नाही का इतकी ट्रॅफिक राहते तिथ एक शोरूम ए.

हे औरंगाबाद शहरातील एक रे रेपारींग है.

आम्ही नय का लयच भांडण करत असतो आत्ता हे गावाकडे गेलेल आहे आता आमचे --

बघायला मिळणार इथ तुम्ही जाय जाऊ शकत लय इतका नाय का इतका मजा येतो इथून--

या आमच्या खुलताबादचा रोड आहे इथून एक पूर्ण औरंगबाद --

अ ते केक नाही का खायला पण छान राहत.

तिथ जाऊन तुम्ही जेवण करू शकत --

बारा वाजल्यानंतर तिथ जाऊन तुम्ही बघू शकत लय गर्दी दिस --

अजुक तुम्हाला अ पैठण मध्ये हे बघायला मिळनार इथ जाऊन नाई का तुम्ही फोटो पण शूट करू शकत--

हे आमचे औरंगाबाद शहरातील बाबर बस स्टँड मागचे तिथे एक ग्राउंड ये.

हे औरंगाबाद शहरातील एक आहे एक गार्डन ये कलेक्टर ऑफिस समोर नाई का--

आता आम्हाला नेट चा पण काय प्रॉब्लेम नाई आमच्या इथ नाई का फाइव जी --

इथ जाऊन तुम्ही प्राइवेट तुमच्या फॅमिली सोबत तुमच्या घरासोबत इथ जाऊन नाय का तुम्ही--

इथ जाऊन तुम्हाला नवीन मोबाइल सेकंड मोबाइल पुराणा मोबाइल --